आणि त्यात तुम्हाला पाहिजे ते विषय तुम्ही निवडु शकता, कोविड निवडु शकता ऑनलाईन किंवा काहीही

साडी वर बोलु शकता ड्रेस वर बोलु शकता जेवणावर बोलु शकता काहीही बोला, ओके ? पण नॉर्मल मैत्रिणी बोलतात तसं बोला

आणि मध्ये एखादा आपण कसा, मी बस ने गेलो मी ट्रेन ने गेलो, हे कसं येतं

तर बस आणि ट्रेन तर इंग्लिश शब्द आहे तर जेवढे आपण जसं आपण घरी बोलतो ना, जस घरी बोलतो, तसेच्यातस सगळं

हा ठिक आहे, काय पुजा कशी आहे. अगं माधुरी मी बरी आहे. असं अश्यापासून सुरुवात करा

मी पण मज्जेत. बाकी काय चाललंय? कश्या चालल्या तुझ्या एक्झाम माझ्या एक्झाम तर छान चालल्या आहेत सध्या कश्या, सध्या कुठल्या एक्झाम देत आहेस ? आता सध्यातर मी सी टेट ची तयारी सुरू आहे माझी अच्छा सीटेट साठी यावर्षीला कुठला मोड आहे ग? ऑनलाईन मोड आहे

आता तर जवळपास सर्वच परीक्षा ऑनलाइन मोडवर झाल्या आहेत

हा आजकाल आपण बघतो की समोर शिकणाऱ्या मुलांची जी शाळा असते ते असं बंद झाल्यासारखीच आहे

चार भिंतीतली शाळा ही आता असं वाटतं मोबाईल मोबाईलवर येऊन थांबली आहे आणि असा हा इथवरचा हा प्रवास असा मला असा मांडण्यासारखा वाटतो ऑनलाईन शिक्षण काय संधी आणि अडथळे असं वाटतं की सोबतच येतात की काय

पण त्या अडथळ्यांना आपण एक संधी म्हणून पण घेऊ शकतो हो नक्कीच मला ही असंच वाटतं

ऑनलाईन सगळं, शिक्षण सुरू शिक्षण पध्दती सगळी ऑनलाईन झाली आहे

बरोबर आणि जे काही संधी वगैरे मिळतात त्या संधीमध्ये पण

त्या संधीच सोन कसं करायचं असतं हे विद्यार्थ्यांच काम असतं असं मला वाटतं कारण विद्यार्थी हा उद्याच्या जगाचा आरसा आहे उद्याचा तो सुजाण नागरिकही त्याला म्हटलं जातं

मुळात आतापासूनच मुळात आतापासूनचआव्हानांना सामोरे जायला

हो तुझं अगदी बरोबर आहे पण काय ना मी युटुब वगैरे बघतांना मला एक कविता छान मिळालीये

चेहऱ्यांना ना येई वाचता डोळ्यांना ना येई पाहता दंगा मस्ती बडबड नाही जणु समोर ही स्मशान शांतता मोबाईलवरच्या स्क्रीनवर छोट्या, मीच पाहतो मला काय सांगू मी कशी वाटते मला ऑनलाईन शाळा

अगं खूप छान आहे अर्थ पण खूप छान आहे त्याचा बघ त्यांचं म्हणणं काय आहे म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं त्या कवितेमधून जसं कि सगळे मुलं आता आजकाल ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे ते भेटु शकत नाही एकमेकांना बघु शकत नाही म्हणजे फिजीकल ऍक्टिव्हिटी त्यांच्यात होत नाहीये

सगळं मोबाइल च्या एक स्क्रीनवर येऊन थांबलय सगळं बरोबर बरोबर

म्हणजे मला असं वाटतंय कि एवढाच हा माझा प्रामाणिक आणि ठाम मत आहे

कि जे काही जे काही संधी आपल्याला मिळते त्या संधीच सोनं कसं करता येईल, अडथळे तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला जिवनात येतच असतात

अगं पण आता हे ठिक झालं. आता सिटी लाईफच ठिक झाल पण व्हिलेज लाईफला काही काही मुलांकडे ना मोबाईल ची सुविधा च नाहीये

कोणा कोणाची परिस्थिति तशी नसते, मुलांची आता बहूतेक, बघ खेड्यावगैरे मध्ये कसं होतंय ना त्यांच्या कडे कुठे ते दहा दहा हजारांचे मोबाइल घेणारे आणि असला इन केस घरामध्ये मोबाईल तर पेरेंट्स कडे असतो तर पेरेंट्स बाहेर घेऊन जातात आणि घरात शिकणारी मुलं पण एक सोडून दोन असली तर एका टाईमला दोघांचं शिक्षण नाही होऊ शकत ना

मला पण एक थोडंसं काही आठवतंय म्हणजे बघ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

काय सांगू मी कशी वाटते ऑनलाईन भरली शाळा

बघ एखादं

संकट आलं तर त्यातील अडथळे म्हणजे शोधत बसण्यापेक्षा त्या अडथळ्यांचे रुपांतर

सुरवातीला ऑनलाईन शिक्षणामुळे निर्माण जे झालेल्या संधी होत्या याबाबत जसं ऑनलाईन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे स्वरूप म्हटले जाते

म्हणजे विदेशात शिक्षणाची इच्छा असुनही आर्थिक परिस्थितीमुळे

हो बरोबर आहे, पण सध्या तुला माहीतीच आहे शिक्षण किती महत्त्वाचे आहे आपल्यासाठी

आपल्यासाठी म्हण किंवा आपल्या जगासाठी प्रत्येकांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे

हो, शिक्षक आणि

तंत्रज्ञानाशी त्यांची मैत्री करण्याची त्यांना एक संधी मिळाली आहे हो अगदी बरोबर आहे तुझं तंत्रज्ञान आणि सगळ्यांनाच इथे लहानांपासून अगदी वयोवृद्ध

स्मार्टफोन युज करणे किंवा झुम मिटींग हे पण ते अटेंड करू शकतात त्यांना कळायला लागलंय आता हो पण अग मला जे ग्रामीण भागात विद्यार्थी राहतात त्यांच्याबद्दल थोडं म्हणजे मला खूप असं म्हणजे फिल होत म्हणजे असं वाटतं कि त्यांच्यापर्यंत पण ह्या सुविधा म्हणजे कश्या पोहोचवल्या जातील किंवा पोहचायला पाहिजे होत्या असं मला वाटतं कधी कधी म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना समान शिक्षण घेण्याची जी संधी निर्माण झाली आहे म्हणजे वयानुसार आणि व्यक्तिगत क्षमतेनुसार प्रत्येक मुल हे शिकतय म्हणजे जसे कि दहा वर्षाचे एक मुल त्यांच्या नैसर्गिक क्षमतेनुसार इयत्ता ४चे गणित सोडवु शकते त्याच वेळेस दुसरे मुल त्यांच्या वयक्तिक क्षमतेनुसार इयत्ता ७वी चे गणित सोडवु शकते

कमी कालावधीत, कमी कालावधी मध्ये

जास्त शिक्षणाची त्याच प्रमाणे, एकाच वेळेत, वेळेस वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये

ते घेन्याची संधी, या निमित्ताने निर्माण झाली आहे म्हणजे असं मला वाटत, मुलांना स्वयं अध्यायनाची सवय पण यामूळे लागली आहे

स्वयं अध्यनाची शिक्षणाची सवय तर त्यांना लागली च आहे आणि ते करतात ही आहे, पण आजकाल काये ना जास्त मोबाइल चा यूज मुळे ते अॅडिक्त झाले आहेत टीव्ही मोबाइल याचा सगळा, त्याच्या, त्याच्या आहारी गेलेयत असं म्हटलं तरी चालेल कारण विद्यार्थी काय करतात, पुस्तक होतं तेव्हा

कारण हा विद्यार्थी शाळेत जाणार नाही, तो फेस टु फेस कॉन्वरसेशन करणार नाही तर त्याला ते पण

हो, ते तर नुकसान झालंच आहे आणि कसय ना त्यांना नाही मिळत ते आणि इकडून तिकडून मिळालं, ठीक आहे मिळालं सगळं त्यांना

नंतर जाँईन झाल्यावर पण गुड मॉर्निंग मध्येपण भरपूर वेळ निघून जातो आणि प्रतिउत्तर द्यायला शिक्षक पण रेडी असतात नो प्रॉब्लेम ते शिक्षकही गुड मॉर्निंग चा रिप्लाय देई पर्यंत अर्धा तास तर सरळच जातो

तरी मग मध्येच नेट चाललं जाते मग ते मिळे पर्यंत मुलांचे खूप अगदी हाल होऊन जातात साधा एक फोन जर लावायचा असला खेड्यांमध्ये म्हटलं तर उंच ठिकाणी जावं लागतं तिथं मग रेंज मिळेल की नाही. मिळाल्यावर तो फोन कनेक्ट होईल की नाही आवाज क्लियर येईल कि नाही

हा तु जे आता बोललीस ना कि जसं

जेव्हा ते क्लासेस करता तर प्रॉब्लेम १५ मिनीटे त्यांचे कनेक्ट होण्यात जातात विद्यार्थ्यांना सांभाळण्यात जातात आणि नंतर ते विद्यार्थींना पण असं जो जी एक्साईटमेंट असते जसे की त्यांना शिकण्याचं जे काय नवीन शिकायचं ते त्यांना पण ते कुठंतरी जिवावर येतं आणि आणि नंतर मग असं होतं की जसं आपण Filler आपल्यावेळेस जेव्हा आपण शिकत होतो आपल्यावेळेस आपण शिक्षकांवर काही कमेंट वगैरे पास करायचो तसं ते त्यांना पण मग ते जिवावर येतं आणि ते पण अगदीच म्हणजे

हो अगदी बरोबर

कसय ना जेव्हा आपण लहान होतो तेव्हा स्कूल मध्ये ना ते इंजेक्शन द्यायला यायचे आठवत तुला?

स्कूल बन्क करून खिडकीमधुन बॅग वगैरे फेकुन घरी पळून जायचो कश्यासाठी पळ काढायचो आम्ही

अगदी पळ काढायचो, अश्याप्रकारे आता मुलांची आता ऑनलाईनच शिक्षणाच कसय, अगदी बिलकुल हातातच रिमोट आहे असं असल्यासारख झालंय काधिपण जीववंर आलं ना, सरल लेफ्ट मारून ते गायब होऊन जातील

आणि पण दुसरीकडे जे ऑनलाइन शिक्षणतील जे काय म्हणजे अडथळे आहेत, त्यावर बोलायचं झालं तर मात्र म्हणजे खूप मोठी यादी आहे असं आपल्याला म्हणता येईल बघ, अॅक्टिव टीचर्स च्या फोरम, अॅक्टिव टीचर्स फोरूम्स च्या सर्वेक्षणा नुसार आपण बघतो की म्हणजे बहत्तर टक्के विद्यार्थी हे मोबाइल आणि लॅपटॉप पासून वंचित आहेत

आणि ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या म्हणजे जे काही बालक विद्यार्थी आहेत यांच्या भावनांचा कुणी विचार करणार आहे का नाही, हे अजूनही म्हणजे बऱ्याच श्या ग्रामीण भागामधील ज्याना रोज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांची सोय लागत नाही, त्यांची म्हणजे महिन्याला सहाशे रुपये, सहाशे रुपायचं तर रीचार्ज लागतय आणि दहा हजार रुपयाचा मोबाइल, कुठून आणायचा त्यांनी?

अजूनही, अजूनही काही गावात वीज नाही मग त्यांनी ऑनलाइन शिक्षण म्हणजे कसं घ्यावं?

आणि साधा फोन करायचं म्हटला तर घरापासून लांब जावं लागतं, एखाद्या उंच ठिकाणी जावं लागतं नेटवर्क येण्यासाठी मग त्या ठिकाणी इंटरनेट ची, इंटरनेट कॅनेक्शन नसते कसे असेल हे आपल्याला म्हणजे ध्यानात आलेच पाहिजे, नाही का

सध्या तर सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाच च वारं वाहत आहे

विद्यार्थी पालक, मुख्य म्हणजे गुरुजन, या सगळ्यांसाठी नवीन असणारी ही प्रणाली, म्हणजे यावर भाष्य करणारी

हो सांग ना मला, मी पण ऐकते घायाळ द्रोणाचार्य

बघ, धापा टाकत घाम पुसत

धापा टाकत घाम पुसत गुरुजी म्हणाले पुरे आता

हल्लीच्या ह्या भानगडीशी, माझं काही जमात नाही हल्लीच्या ह्या भानगडीशी, माझं काही जमत नाही

पाच दुणे बारा म्हणत फिदी फिदी हसतय ध्यान

आरपार हात घालून कानशिलात द्यावी कशी नजरेची भीती आमच्या, त्या संगणकात यावी कशी

धाकाचा फक्त उरतो हो भास

त्यांना यातलं सगळ येत शिक्षण माझं सुरु आहे त्यांना यातलं सगळ येत शिक्षण माझं सुरु आहे वर्गातल सर्वात ढ कार्ट, या मध्ये माझ गुरु आहे शेवटचा च पेपर म्हणतं मी आत्ता रोज परीक्षा देतो

मला म्यूट करणाऱ्याची आणि नाव टिपून घेतो मला म्यूट करणाऱ्याची नावं टिपून घेतो संपु दे हे एकदा, संपु दे हे एकदा

संपु दे हे एकदा माऊस ठेऊन घेतो खडू शाळेसारखी शाळा भरता पुन्हा लागतील हो मुलं घडू

परिस्थितीच्या मैदानावर यंत्र देईल ही तंत्राला मात परिस्थितीच्या मैदानावर यंत्र देईल ही तंत्राला मात पण मातीच्या आकार द्यायचा तर लावावा लागेल हात

खरंच तुझ्या म्हण्या नुसार खरंच मातीच्या च भांड्या ला आकार देण्यासाठी खरंच गरज असते ना हात लावण्याची

तसच आपण, जसं मी सांगितलं होत ना तुला की छडी लागे छम छम आणि विद्या येई घम घम जो पर्यंत विद्यार्थी शाळेत जात नाही फेस टू फेस कन्वर्सेशन करत नाही आपण जो पर्यंत आपण शाळेमध्ये जात नाही ना तोपर्यंत आपली फिजिकल ऍक्टिव्हिटीज होत नाही आणि मोबाईलचा सतत वापरामुळे काय होतंय आपल्याला मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय मुलांच्या डोळ्यांवर, डोळ्यांचे आजार होत आहेत मानेचे आजार होत आहेत

जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे सुद्धा आहेत बरोबर, आपण आपल्या वेळेचे जसं शिक्षकांचा हातचा चांगलाच धपाटे वगैरे खाल्ले आहेत तसं आजकालचे मुलं त्यांना ते मारता ही येत नाही शिक्षक त्यांना मारूही शकत नाही रागवू शकत नाहीत कारण त्यांच्या मनावर परिणाम होतो किंवा त्यांच्या पेरेंट्स पर्यंत ती गोष्ट जाते नंतर मग खूप सारा इशू होतो नाही का